तिच वातावरण प्रसन्नय आणि झाड वगैरे खूपच आहेत.

आणि तिथे त्यांचं काम आहे.

आणि विविध प्रकारचे येल्लो कलर चा--

वरती आकाशाचा कलर पण खूप छान दिस --

सुंदर प्रकारच वातावरण दिस --

आणि त्यांचा आकार पण खूप छान आहे.

आणि पाणी पण खूप थोडं गढूळ वाटतय.

हे नाट्यमंदिर खूप मोठ आहे.

बॅडमिंटन खेळतोय आणि त्याच्या हात --

शिवशाही स्पोर्ट्स दिसतंय आणि साईड --

इथ खूप सारे शूज आहे बाहेर एक स्टॅच्यू पण आहे.

कोरीव काम हे खूप सुंदर पद्धतीच आहे.